ग्राउंड फार सुंदर आहे मुलं खेळून राहिले वाटतंय क्रिकेट खेळून राहिले काय खेळून राहिले--

कोणत्या ठिकाणचे आहेत ते माहीत नाही कोणत्या गावचे अ आहे त नाय --

हृदयरोगांच्या लोकं औषधं वगेरे घेऊन राहिले.

हाय की नाय हम्म तुला सुंदर दिसत पण छोटी आहे पण चांगली आहे दुकान बढिया आहे.

मिठाईचे दुकान आहे वाटतं हे समोसे आहे बुंदीचे लाडू आहे.

सेवाचं कार्ड आहे लोकं येतात सेवा दे सेवा

कशाचं औषध आहे हे माहित नाही बाजूला निडी आहे आणि हे दोन गाय म म्हशीनी आहेत वाटतंय आणि--

दरवाजा लाल लागलेला आहे व्हाईट कलरची खुर्च्या तर खा--

पांढरे फुल आहेत दोन्हीकडे म पांढरे आणि मधामध्ये लाल पिवळे--

ग्राउंड आहे वाटतंय एक अन मागं एक ग्राउंडचा मागं एक मकान दिसून राहिलेलं --

आणि दोन लाईटचे खंबे आहेत आजूबाजूला झाडं आहेत.

मंदिरही दिसून राहिलं त्याच्यामध्ये हे लोकं ए--

कुणी फिरायला येतो सुंदर दृश्य आहे एकदम बढीया--

माग बिल्डिंग दिसून राहिल्या इलेक्ट्रिकचे पोल दिसून राहिले झाड दिसून राहिले.

किती सुंदर दिसून राहिलंय? कुठच्या तरी रेल्वे स्टेशनच आहे वाटतंय.

चेक्सचा श शर्ट वगेरे घातलेला आहे त्यानं .

आह हे आजूबाजूला मस्त झाड आहेत .

दोन कोल्हे आहेत की काय आहेत माहीत नाही ते ख कोल्हेच वाटून राहिले की जांगली कुत्रे आहेत तर आणि एक हेला आहे.

पुढं मेहेंदी लाव मेहेंदीची झाडं लावलेली आहेत उम्म बाजूला नारळाची झाडं दिसून राहिले .

पावसाची वेळ दिसून राहिली ढगाळ ढगाळ आकाश दिसून राहिलं गाड्या दिसून राहिल्या रोडा वरच्या हायवे च्या वाटतं हे हा कुठला आहे तो माहित नाही पण आहे हायवे --

सकाळची वेळ दिसून राहिली दहा वाजायची --

अन हे इलेक्ट्रॉनिकचे दुकान दिसून राहिलं .

हायवे च्या बाजूला कोणतरी गाव आहे वाटतं. त्याच्या गावाच्या--

जी माय लोकं आपल्या स्वास्थ्याचा हे खयाल ठेवतात आणि ते बर आपलं सकाळ संध्याकाळ जवान मुलं--

नाही कोण आहे झालं का हे कोणाच्यातरी घराचं काम चालू आहे. पेंटर उभा आहे पेंटिंग करून राहिला किती सुंदर पेंट झालेला आहे.

आणि हे भिंतीला तर सामोरून एकदम खूप चांगल्या कलरचा पट्टा मारलेला आहे निळा लाल पिवळा ह.